hello

hello hello आवाज नई येत आहे का hello hello hello आवाज येतोय hello

काय माहित आहे काय problem झाला हो network तर issue होतोय आणि सकाळ पासून light येत जातेय त्यामुळे ते wi-fi च थोडं problem होतोय

सकाळीपासूनकाय माहिती काय झाला इकडं light येणं जाणं चालू हाय हम्म हम्म तर आपण ज्या बद्दल आता बोलत होतो चर्चा करत होतो मला वाटतंय कि daily routine बद्दल जे आपण बोलत आहोत अं कि काय दिनचर्या असते आणि कसं असते हा आणि आपण धावपळीत अं धावपळ जीवन आपलं झालेलं आहे असं मला वाटत त्याच्यावर तुम्ही काय बोलणार हो बरोबर आहे धावपळीच जीवन तर झालेलाच आहे आता हे या काळामध्ये म्हणजे हे जे काळ हाय जे चालू आहे या काळामध्ये सगळ्यांचं जीवन सगळ्यांची life एकदम धावपळीमध्येच आहे म्हणजे खुप भागदोड चालू आहे ह्यांच्यामध्ये अं family ला बघणं आईवडिलांना बघणं plus job पण करण job करता करता खुप काही गोष्टी डोक्यात चालू असतात अगदी बरोबर बिलकुल बिलकुल जस म्हणजे ज्यांना अं खुप धावपळ आवडत नाही म्हणजे ठीक हाय आरामात आपण काम करूयाअसं ज्यांना वाटतंय ह्या काळात थोडं त्याच्यासाठीपण कठीण जातं कारण

बरोबरही कधीकधी time देण्यासाठी त्याच्याकडे अं जो वेळ असतो तो पुरेसा नसतोआणि त्यामुळे आणि त्यामुळे काही अं काही जे आपण म्हणतो ना happiness जे म्हणतो ते कुठं ना कुठं एक त्याची कमतरता भासते happiness खुप गरजेचा असतो प्रति हा बरोबर आणि हे प्रत्येकालाच असते फक्त लहान मुलांसाठी अं म्हणजे पुरता नसते लहान मुलांसाठी आणि फक्त सर्वासाठी असते तर ते मोठयांसाठी पण असते ते वयोवृद्ध मन लोकांसाठी असते कारण

न्हाय म्हणजे हा अगदी बिलकुल मला म्हणजे आवडत कि आणि म्हणजे स्वतः स्वतःचे मत मांडून घेणं हा बोला बोला हो हो मला पण अशी व्यक्ती खुप आवडतात जे स्वतःच मन म्हणजे दुसऱ्याला सांगतात तस सांगायला पाहिजे जे आपल्या मनामध्ये आहे ना ते ते बाहेर काढावं ला काढावं काढला पाहिजे कारण कि ते जरुरी हाय मनात ठेवलं ना ते खुप वजन होत स्वतःला खुप जड वाटत कुणी तरी असायला पाहिजे एखाद्दा व्यक्ती त्यासमोर आपलं जे मनात जे चालू हाय जे डोक्यात चालू हाय ते सगळं त्यांनाच सांगावं बिलकुल बिलकुल आणि आणि हा बिलकुल अगदी बरोबर आणि जस आता तुम्ही मला म्हंटले त्याबद्दल कि मनात म्हणजे जे असते ते सांगायचं आणि जसं माझं असं विचार असतं कि जो पुढचा व्यक्तीपण असतो ज्याच्या सोबत आपण बोलत असतो त्यांच्याबद्दलहि अं म्हणजे त्यांचेही काय विचार असतात ते पण खुप गरजेचं असतं जाणून घेणं फक्त आपलेच विचार आपण मांडू शकतो ते तर बरोबर हाय

मला happiness बद्दल तसं काही जास्त नाही मी म्हणजे माझं कसं हाय कि जास्त friends सोबत जर असते ना friends आणि family ह्याच्या सोबत मी असते ना तर मी खुप happy असते वाटत मला कि मी माझ्या आईवडिलांसोबत आहे जास्तीजास्त मला आई आई मला खुप हे आहे खरं सांगते माझ्या मनात मी आईची इतकी जवळ हाय कि मी माझ्या आईची आई जे माझ्या मनात आल कि माझी आई मला तूप किंवा सूप जे काय असेल ती मी माझ्या आईपुढंच टाकते मग आई मला समाजवते बाळ तू असं कर तू चुकीचं करतीय किंवा हा तू चांगलं करतेय आता असं आई मला सांगतेच त्यावेळीस मला इतकं चांगलं वाटत ना खुप बरं वाटत बिलकुल बिलकुल कारण त्यावेळेवर म्हणजे त्यांचं जे आशीर्वाद म्हणू शकतो किंवा त्यांचं जे काही guidance असतो ते खुप चांगल्यासाठी त्यांनी लहानपणापासून त्यांचा guidance जे आहे खुप चांगलं असतात आणि मला वाटतंय कि खुप छान बोलले तुम्ही आणि त्याबद्दल मला पण आनंद वाटलं आणि आई बद्दल हि बोलात त्याबद्दल आपल्याकडे वेळ जास्त नसेल तर त्यामुळे आपण आपल्याकडे वेळ नसल्यामुळे आपण

एखाद्दी दिसणार खूप काही मला बोलायचं होत आणि मला हि खुप आनंद वाटलं तुमच्यासोबत बोलून खुप खुप धन्यवाद हो मलाही मलाही खुप चांगलं वाटलं thank you so much ठीक आहे चला मग thank you thank you उपयुक्त लाभासाठी वर्तमानात त्याग करा. वेळेच्या बाबतीत आपल्याकडे नेहमी पर्याय असतो. आपलं त्याचा दुरुपयोग करू शकतो से सडुउपोयोगही करू शकतो. हवे तर आता शर्त मूड मजेत घालवू शकतो. किंवा उज्ज्वल भविष्यासाठी त्याचा शिडीसारखा उपयोग करू शकतो. आपल्याला हवे तर आळसात दिवस घालवण्यात कमीत कमी काम करून जास्तीत जास्त आराम करू शकतो किंवा जास्तीत जास्त काम करून आपण वेळाची चोरी करू शकतो. प्रत्येक रहाशी व्यक्ती भविष्यातील लाभासाठी वर्तमानातील वेळा ची गुंतवणूक करत असते ज्याप्रमाणे प्रत्येक कंपनी भविष्यातील आर्थिक लाभासाठी पैश्याची गुंतवणूक करते त्याचप्रमाणे व्यक्तिगत जीवनात यशासाठी

एक विद्यार्थी क्लास बुडवून मुलींशी गप्पा मारण्यात वेळ घालवतो तर दुसरा विद्यार्थी वर्गात मन लावून अभ्यास करतो. एक कर्मचारी ऑफिसमधील महत्त्वाच्या project वर काम करण्याऐवजी गप्पा मारत बसतो तर दुसरा कर्मचारी नोकरीतील प्रगतीचे उद्दिष्ट्य डोळ्यासमोर ठेऊन महत्त्वाचे projects फटाफट पूर्ण करतो. एक विक्रेता सकाळी उठून tv बघत बसतो तर दुसरा salesman सकाळी उठून संभाव्य ग्राहकाला फोन करून त्यांच्या वेळीण. आता तुम्हीच सांगा या सगळ्या उदाहरणात उज्ज्वल भविष्य कुणाचे ठरेल? पहिल्या व्यक्तीचे किंवा दुसर्या व्यक्तीचे? निरीयुगात दुसऱ्या व्यक्तीचे भविष्य अधिक चांगले असेल. कारण सरळ आहे, प्रत्येक उदाहरणात पहिली व्यक्ती क्षणिक सुखाच्या मागे लागून आपला वेळ वाया घालवत आहे, तर दुसरी व्यक्ती उज्ज्वल भविष्यासाठी क्षणिक सुखाचा त्याग करत आहे. म्हणूनच वेळेच्या सर्वश्रेष्ठ उपोयागाचा पंधरावा सिद्धांत आहे भविष्यातील लाभासाठी वर्तमानात त्याग करा. त्याचे एक उदाहरण बघूया. एक जापानी कंपनी california मधूनपार्कचे व्यवस्थापन बघण्यासाठी इच्छुक आहे. अमेरिकेने त्या कंपनीला business plan सदर करायला सांगितला. त्यांना वाटले कि एक, दोन वर्षाचा plan देतील. मात्र जापानी कंपनीने मात्र दोनशे पन्नास वर्षाचा plan सादर केला आणि अमेरिकन कंपनीच्या लोकांना ते बघून आश्चर्याचा धक्काच बसला. अमेरिकन लोकं पुढची तिमाही किंवा फाडतर एक वर्षाचा विचार करत होते याच वेळात जापानी कंपनी दीर्घकालीन भविष्याचा विचार करत होती. खरतर आपल्या सगळ्यांजवळ एका दिवसाचे चोवीस तास असतात. मुकेश अंबानी कडेही आणि छगनलाल कडेही प्रश्न असा आहे कि त्या वेळेचे काय करण्याचा पर्याय तुम्ही निवडता. तुमच्यासाठी काय महत्वाचे आहे त्यावर ते ठरते. क्षणिक सुख किंवा भाविवेश दंगामस्ती महत्वाची वाटते तर तो सहा तास पतंग उडवतो आणि चार तास TV बघतो. दुसऱ्या मुलाला परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवायचा आहे म्हणून तो दहा तास अभ्यास करतो, अशा तऱ्हेने एक विक्रेता TV वर cricket match बघत बसतो. यावेळेत दुसरा विक्रेता भविष्यातील दीर्घकालीन आनंद महत्वाचा आहे हे जाणून वर्तमानातील वेळेचा पुरेपूर वापर करतो. तुम्ही कशाची निवड करता यावर की ठरलेल्या वेळी काम करा. आपल्या शरीरात एक घड्याळ असते त्याला bilogical clock असे म्हणतात. भविष्यातील चिरकाल सुखं, वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा पुरावा सिद्धांत. जेंव्हा तुम्ही एकाने किती वेळेला काम करण्याची सवय लावून घेता तेंव्हा तुमच्या शरीरालाही तसे वळण लागते. जर तुम्ही दुपारी एक वाजता जेवत असाल तरच तुम्हाला त्याच वेळेला भूक लागेल. जर तुम्ही रोज दहा वाजता झोपत असाल तर तुम्हाला त्याच वेळेला झोप येईल यालाच bilogical clock असेही म्हणतात, जे तुमच्याकडून ठराविक वेळेला काम करून घेते. तुम्हाला फक्त सवय लावून तशी चाबी द्यायला लागेल. imanual horse वेळेच्या बाबतीत अतिशय काटेकोर होते. ते रोज दुपारी साडे तीन वाजता फिरायला जायचे. त्यात एक मिनिटही इकडेतिकडे व्हायचा नाही. त्यांच्या या वक्तशीरपणाचा शेजारच्या लोकांना फायदा होत असे. त्यांच्या वेळानुसार शेजारी आपल्या घड्याळातील वेळ जुळवत असत. जर तुम्ही एका ठराविक वेळेला काम करण्याची सवय जर लावून घेतली तर तुमच शरीर आणि मन दोन्ही त्यावेळी ते काम करण्यासाठी पूर्णपणे तयार राहतील. जर तुम्ही सकाळी सहा वाजता फिरायला जात असाल तर तुमच शरीर रोज त्याच वेळी तयार असत आणि आळसहि कमी येतो. मात्र फिरण्याची अशी निश्चित वेळ नसेल तर मात्र आळसाचे तुम्हीं सर्वच शिकार बनता. विशेषतः अप्रिय कामाच्या बाबतीत सवयीचा खूप फायदा होतो. तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याची एक वेळ निश्चित करा. तर तुम्हाला sale च्या संदर्भातील cold call करायचा असेल तर त्याची वेळ निश्चित करा. व्यायाम करायचाय त्याची वेळ ठरवा. प्रत्येक महत्वाच्या कामाची वेळ निश्चित करा. प्रत्येक महत्वाच्या कामाची वेळ निश्चित केल्यामुळे तुम्ही शारीरिक आणि मानसिक रित्या कामासाठी पूर्णपणे तयार आहात. वेळाचा सर्व श्रेष्ठी उपयोगाचा सहावा सिद्धांत आहे ठरलेल्या वेळी काम करा. ठराविक वेळेला महत्वपूर्ण काम करण्याचे अनेक फायदे होतात. पहिली गोष्ट म्हणजे ते काम करण्याचा आळस येत नाही.

चौथे म्हणजे जशीजशी त्या कामाची तुम्हाला सवय होते तसेतसे ते काम तुम्ही ते अधिक चांगल्या प्रकारे करण्याची व लवकर मार्ग शोधतात. पाचवी वेळ निश्चित केल्यामुळे तुमच्या कामाचे एक सिन्त्रे तयार होते. त्याचबरोबर नैसर्गिक शक्तीदेखील तुम्हाला साथ देईल कारण संपूर्ण विश्व एका विशिष्ट चाकोरीबद्ध यंत्रणेत लावते. तुम्हालाही तसेच करायला पाहिजे. वेळाचा सर्वोत्तम उपयोगाचा सतरावा सिद्धांत वेळेचा, बरबादीचा

कि अडचणीच्या गुरुत्व्कार्ष्णाची शक्ती सक्रीय होते आणि तुम्हाला खाली ढकलू लागते. दुसरे लोक येऊन तुमच्या कामात विघ्ने निर्माण करतात. ते तुम्हाला कोणतेतरी काम करायला सांगतात. कुणीतरी भेटायला येतात, कोणाचातरी फोने येतो, boss तुमच्याकडे एखादे आवश्यक काम देतो, पत्नी बाजारातून एखादी वस्तू आणायला सांगते, मुलं गृहपाठ करण्यात मदत मागतात, तर दुसरे तिसरे काही नसून गुरुत्वाकर्षणाचा नियम आहे. तुम्ही हातात एखादे महत्कावाचे काम घेतले कि त्या कामात अडथळे यायला सुरुवात होते. इतर कामे अचानक बाहेर निघतात आणि परिस्थिती बिकट होते. या संकटाच्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून सावध राहिले पाहिजे.

म्हणून तुमची प्रगती तुमच्या आजूबाजूच्या लोकांना अगदी नातेवाईकांना हि पसंद नसते आणि ते त्यात विघ्न आणायचे प्रयत्न करतात. त्यापासून बचाव करण्याचा उपाय साधा सरळ आहे, आपलं तोंड बंद ठेवा. आपण कोणते महत्वाचे काम करत आहोत, तुम्ही कोणती नवीन सवय स्वतःला लावली आहे, तुमची काय प्रगती होत आहे याबद्दल कुठेही बोंबाबोंब करू नका. जर तुम्ही डिंगोरे पिटले थांबवले किंवा तुमची नवीन योजना काय आहे ते सांगणे थांबवले तर तुमचा काय इरादा आहे हे कुणाला कळणार नाही आणि बर्याच अधानिपासून तुमची मुक्तता होईल. आयुष्यात वर यायचा प्रयत्न करत आहात हे कोणालाही सांगू नका नाहीतर तुम्हाला खाली खेचण्यासाठी ते लोकं त्याची पूर्ण शक्ती वापरतील.

तुमच्या महत्वपूर्ण कामावर परिणाम होणार नाही. अशा भेटीगढीला आलेल्यापासून सुटका करून घेण्याचे स्पष्ट धोरण तयार करणे अत्यावश्यक आहे. आपण यावेळी महत्वाच्या कामात व्यग्र आहोत त्यामुळे त्यांच्याशी नंतर बोलू हे नम्रपणे, ठामपणे सांगायला शिका. mobile फोनवर हेच धोरण ठेवा, तसेही mobile फोन तुम्ही switch off करून ठेऊ शकता. ह्याबाबतीत माझा एक मित्र खूप मजेदार तंत्र वापरतो. त्याच्या घराला दोन दरवाजे आहेत. ज्यावेळेला आगाऊ माणसाचे येणे पसंद नसेल तेव्हा तो समोरच्या दरवाजाला बाहेरून कुलूप लावतो. त्यामुळे आलेला आगाऊ माणूस कुलूप बघून परत जातो. तुम्हाला कुलूप लावणे पसंद नसेल तर दुसरा काहीतरी उपाय शोधा, तुम्हाला हवी ती युक्ती वापरा पण तुमच्या प्रगतीच्या आड येणाऱ्या गुरुत्वाकर्षणाच्या शक्तीपासून स्वतःचा बचाव करण्याचा उपाय शोधून ठेवा. appointment शिवाय कुणालाही भेटू नका आणि वेळ दिली तर त्या वेळाचा सीमित ठेवा. आपण या गोष्टीचा चर्चा चार ते सव्वा चार वाजेपर्यंत करू शकतो असे सांगू शकता. प्रसिद्ध Civil engineer brunalchya office मध्ये फक्त एकच खुर्ची ठेवली होती ती याच्यासाठी कि त्याच्याजवळ वाया घालवायला वेळ नाही याची जाणीव राहावी. त्याच्याकडे कुणी महत्वाचे काम घेऊन आला तर ते स्वतःच्या खुर्चीवर बसत. साहजिक office मध्ये एक माणूस उभा आणि एक बसलेला अशी स्थिती असेल तर येणारी व्यक्ती फक्त कामाच्या गोष्टी करेल. फालतू गप्पा मारण्यासाठी वातावरण नसल्याने अवांतर गप्पा होणारच नाहीत. वेळाच्या बाबतीत हे देखील अतिशय दूरदर्शी होते. त्यांना कामाच्या बाबतीत काही समस्या आल्या ते managers ना आपल्या chamber मध्ये बोलवण्याऐवजी ते त्यांच्या chambersमध्ये जायचे. त्याबद्दल ते म्हणाले माझ्या असे लक्षात आले कि जितक्या लवकर मी त्यांच्या office मधून बाहेर जाऊ शकतो तेव्हड्या समोरच्या व्यक्तीला मी माझ्या office मधून लव बाहेर काढू शकत नाही. तुम्हालाही अडचणीवर तोडगा काढण्याचा मार्ग शोधला पाहिजे जेणेकरून तुम्ही वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करू शकाल. एके दिवशी बिश्नात एका इंग्रजी राजदुताशी बोलत होते. काही वेळाने त्या राजदूताने बिश्नातला विचारले तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवणाऱ्या आगाऊ लोकांपासून तुम्ही तूची सुटका कशी करून घेता? बिश्नात्ने सांगितले माझी एक अशी पद्धत आहे आमची बोलणी चालू असताना

वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा अठरावा सिद्धांत. Nuton च्या गतीच्या पहिल्या नियमाचा लाभ घ्या. Nuton च्या गतीचा पहिला नियम असा सांगता येईल, जी व्यक्ती ज्या स्थितीत असते ती त्या स्थितीत तोपर्यंत राहते जोपर्यंत बाहेरून एखादा बलाचा वापर केला जात नाही. हा एक अद्भुत नियम आहे. हा फक्त वस्तूनांच नाही तर व्यक्तीनांही लागू पडतो. तुम्ही ज्या अवस्थेत आहात त्याच अवस्थेत राहता. जोवर बाह्यबलाचा वापर होत नाही. तो बाहेरील बल कुठून येते, एकतर दुसर्याने टाकलेल्या दबावामुळे किंवा तुमच्या स्वतःच्या शिस्तीमुळे. स्वयंप्रेरणेने हे बल निर्माण होते. इथे वेळाच्या सर्वश्रेष्ठ उपयोगाचा दुसरा सिद्धांत कामाला येतो.

तुम्ही स्वयंशिस्तीचा प्रयोग करून ती आणखी चांगली करू शकता. JimRoyal ची गोष्ट लक्षात ठेवा. स्वयंशिस्त हीच तुमचे लक्ष आणि यश यामधील दुवा आहे असे पहा. तुम्हालाच करायचे आहे. तुमची परिस्थिती सुधारण्यासाठी इतर लोक तुमच्यावर कशासाठी दबाव टाकतील? त्यांना त्यातून काय मिळणार आहे? माणूस जेव्हा घड्याळाला चावी देतो ती घड्याळासाठी नसून त्याच्या स्वत साठी असते. दुसरे लोक तुमच्या नाहीतर त्यांच्या स्वतःच्या भल्यासाठी तुमच्यावर दबाव आणतील त्यामुळे स्वयंशिस्तीने मेहनत करण्याची जबाबदारी तुमची आहे हे लक्षात ठेवा. म्हणूनच वेळेचे सगळे Nuton अठरावा सिद्धांत आहे Nuton च्या वेगाच्या पहिल्या नियमाचा लाभ घ्या. या नियमाचा एक उपयुक्त पैलू आहे तुम्ही यशाच्या मार्गावर एकदा चालू लागलात कि जोपर्यंत बाहेरून ती अवस्था बदलायला कोणी बल वापरत नाही तोपर्यंत तुम्ही त्याच अवस्थेत राहाल. आपण याआधी या सिद्धांतात पाहिल्याप्रमाणे अनेक बाह्यबले तुमच्या प्रगतीमध्ये अडसर घालण्याचा प्रयत्न करतील मात्र तुम्ही त्याच्यापासून सावधान राहा आणि यशाच्या मार्गावरील घोडदौड कायम चालू ठेवा. एकदा प्रवीण नेते यांना सकाळी साडे सात oscor ची appointment दिली होती. त्यांना एका मित्राने विचारले कि रात्री उशिरापर्यंत जागुनदेखील appoinment साठी कसे पोचतील? ने उत्तर दिले. its okay. झोपण्या आधीचे माझे शेवटचे काम असेल. ह्याला म्हणतात स्वयंशिस्त. यांना भेटीचे महत्व माहित होते. त्यांनी जागरणाची आपल्या सवयीच्या कामात आड येऊ दिले नाही. त्यांनी आपल्या दिनचर्येत थोडा बदल करून Nuton च्या गतिच्या पहिल्या नियमाचा वापर केला. तुम्ही असेच करु शकता. स्वयंशिस्त वापर करून प्रगतीच्या पथावर वाटचाल करा आणि समोरून येणाऱ्या प्रत्येक अडचणीला

कर्मचाऱ्यांना नेहमी असे वाटते कि आठ तास काम करतात म्हणून त्यांचा पगार वाढला पाहिजे तर दुसऱ्या बाजूला कंपनीच्या मालकाला वाटत कि त्यांनी काम तर पाच हजार रुपयांचे केले आणि तरीही त्याला आठ हजार पगार मिळत आहे. त्यामुळे त्याचा पगार वाढायची गरज नाही. यापेक्षा शक्य असेल तर त्याचा पगार तरी कमी करावा किंवा त्याला कामावरून काढून टाकाव. या उदाहरणावरून आपल्याला काय दिसते? कर्मचाऱ्यासाठी महत्वाची बाब म्हणजे त्याने किती तास काम केले आहे तर मालक त्याने काय परिणाम साधला हे महत्वाचे आहे. दोघांच्या मानसिक स्थितीत फरक कायम लक्षात ठेवा कारण तुमच क्षेत्र कोणतही असल तरी शेवटी तुम्ही किती परिणामकारक काम करत आहात हेच बघितलं जात.

तर तुमच्या कामाने काय निकाल मिळाला हे महत्वाचे असते. उदाहरणार्थ दोन सैन्य लढत आहेत आणि त्यातले एक सैन्य हरते. असे बघायला गेले तर दोन्ही सैन्य समान वेळी लढले सैन्यातील जवान जीवाची बाजी लावून प्राणपणाने लढले मात्र दोघांसाठी वेगळे परिणाम झाले. एका सैन्याचे नाव सुवर्णाक्षराने लिहिले गेले तर दुसऱ्या सैन्याला कलंकित व्हावे लागले. आणखी एक उदाहरण बघूया. दोन शिंपी सारखाच वेळ शिवणकाम करतात. एकाने शिवलेले कपडे सुरेख असतात तर दुसऱ्याने सैल घट्ट होतात. तुम्हाला काय वाटते? इतका वेळ कपडे शिवल्याबद्दल ग्राहक त्या र शिंप्याना शाबासकी देईल कि नावे ठेविल? उत्तर तुम्हालाच माहित. विधान कस तयार झाला आहे हे आज आपण पाहणार आहेत भारतीय संविधानाचे सुरुवात म्हणजे त्याची पायाभरणी इंग्रजांन केली कायद्याचे राज्य काय म्हणते हे आपल्याले शिकवल इंग्रजांना काय म्हटलं जगात लोकशाही रुजवणारा देश म्हणजे इंग्लंड. लोकांच्या डोक्यात जगात लोकशाही पेरणारा देश म्हणजे इंग्लंड. भला इंग्रज बदमाश होते, इंग्रजांना भारतातले लुटून नेलं, तर मी काय इंग्रज आहे काय त्याले लोणी, तूप लावून सांगणार आहे तुम्हाले पण इंग्रज हाय ना भारतात काही गोष्टी चांगल्या आणल्या पण त्याला चांगलं म्हणा लागन जस रेल्वे आणली त्या चोरांना रेल्वे भारतात त्यांच्या फायद्यासाठी आणली का पेशावरचा कापूस कोलकत्याने नेला पाहिजेल पेशावरचा कापूस मुंबईला नेला पाहिजेल आणि तिथून जहाजात पाहिजे अन तिथून इंग्लंडला नेला पाहिजे त्यांन त्यांच्या फायद्यासाठी रेल्वे आणली तुमची प्रवास सेवा तुम्हाले passenger द्या साठी नाही आणली काय इथून अकरा वाजून वीस मिनिटांनी छत्तीस रुपये seat शेगाव वर्धे वरून त्याच्यासाठी railway त्यांनी आणली नाही त्यांचा commercial फायदा होता म्हणून भारतात railway आणली ही railway आणली म्हणून अठराशे सत्तावनच युद्ध जिंकलेलं कोण आहे ते त्यांले हाती नसत लागलं पळायला लागलं असत त्याच्या नंतर त्यान postal सेवा सुरु केली. इथं गांधीजी सुभाषबाबुला पत्र लिहे पण त्यांनी पण ते पहिले एखाद्या वहीस राहील म्हणलं असत पाय बर बुवाजीनं काय लिहिलं सुभाषबाबुले पाय तर खोलून तर पाय आपल्याला याच्या गुप्त माहित्या पाहिलेच माहित पडेल पण असं त्यांनी केलं नाही त्यांनी इमानीद्वारे आपल्या कायद्यानुसार या भारतात post तयार केलं post चे आजही काटेकोर नियम पाळण्यात येते या post ची सुरवात दूरसंचार सुविधेची सुरवात तारयंत्राची सुरवात ह्या इंग्रजांनी केली. इंग्रज बदमाश होते हे नक्कीच आहे. पण इंग्रजांनी भारतात कायद्याप्रमाणे राज्य कस चालवावं. हे काय लोकांचे मूलभूत अधिकार म्हणजे भारतातला शिकलेला माणूस तिथं गेला. कुठं? इंग्लंडमध्ये तर इंग्लंड

धोरण लोकांवर आखलं असल तर त्याच्या विरोधात आंदोलन करण्याच स्वातंत्र त्यांनी दिलेलं आहे. हेच तर सोडा. ठीक आहे. सरकारच्या विरोधात वृत्तपत्रात छापण्याच स्वातंत्र सुद्धा त्यांनी दिलेलं आहे. त्यांना विचार करण्याचं स्वातंत्र दिलेल आहे, श्रद्धेचं स्वातंत्र दिलेलं आहे हे भारतातले लोक जेव्हा foreign मध्ये शिकायला गेले तर त्यानले तिच्या लोकायले प्रचंड मुख्य मूलभूत अधिकार त्या लोकनले जगण्याचा अधिकार त्या देशात राहण्याचा अधिकार, स्थायिक होण्याचा अधिकार हे सर्व अधिकार तिथच्या लोकांना दिसून आले. कुठच्या? इंग्लंडच्या आपल्याले तर हे आपल्या छाताडावर बसून कानपटात हाणून राहिले हे भारतीय लोकायले परदेशात जेव्हा जे लोक शिकायला गेले त्याची त्याची त्याची जाणीव झाली. का आपल्याला हे अधिकार भेटायला पाहिजे म्हणून भारतातले बरेचशे लोक foreign मध्ये barrister ची पदवी घ्यायसाठी गेले तर तिच्या राज्यघटनेचा अभ्यास तिचे मूलभूत अधिकार तिचे मार्गदर्शक तत्व सरकारन कस वागायला पाहिजे न लोकनले कस वागायला पाहिजे या लोक या देशाप्रती का कर्तव्य आहे. ठीक आहे. हे सर्व तिथं. ठीक आहे. जेव्हा ते barrister ची पदवी घ्यायला गेले तर तिच्या बऱ्याचश्या आजूबाजूच्या देशाच्या राज्यघटनेचा अभ्यास करायला भेटला. ठीक आहे.

भारतीय लोक foreign मध्ये गेल्याच्या नंतर यानले या पट्ट्यायले शिकायला भेटलं. जेव्हा भारतीय राज्यघटना लिहायची वेळ आली तर हे जे शिकले सवरले तिकडून आले लोक होते. हे झाले आपल्या राज्यघटनेत अशे मूलभूत अधिकार असले पाहिजेत. असे लोकायले हक्क असले पाहिजे. तर ते जे संविधान लिहिण्यात आलं त्याच्यावर जे foreign चे लोक बाहेरून पाहून तिथच्या लोकांचे मूलभूत अधिकार कसे होते तिथच्या लोकांचे स्वातंत्राचे हक्क कसे आहे तिथच्या लोकांना धर्माचं स्वतंत्र कस आहे जगण्याचं स्वातंत्र्य कस आहे अभिव्यक्ती स्वतंत्र कस आहे म्हणजे विचार करण्याचा स्वातंत्र कस आहे लिखाण करण्याचा स्वतंत्र कस आहे ती सर्व तिथून आपल्याला बरचसं काही शिकायला भेटलं. म्हणून इंग्रज जेव्हा भारतात आले तर त्यांनी पहिला हमला आणि पहिल राज्य काबीज केलं. बेंगॉल कोणता बेंगॉल बेंगॉलच्या युद्धात तुम्ही पहा त्यांनी ठीक आहे. त्यांनी आपल्या पहिल्या युद्धात ज्याला प्लासीच युद्ध म्हणते त्या प्लासीच्या युद्धात आपला पाया रवला अन पाय पक्का केला बक्सरच्या युद्धात सतराशे सत्तावन्नच ते युद्ध होत त्या युद्धाच्या नंतर ठीक आहे ते युद्ध झाल्याच्या नंतर बंगाल मधी महसूल व्यवस्था tax collect करायची व्यवस्था आपल्यापाशी आली पाहिजे म्हणून ठीक आहे इंग्रजायीन सगळ्यात पहिले आपल्या हातात ते tax व्यवस्था कशी येईल याच्यासाठी पहिला कायदा केला regulative act सतराशे चौऱ्याहत्तर ठीक आहे म्हणजे दोन युद्ध झाले सतराशे सत्तावन्नच युद्ध झालं अन त्याच्या नंतर ठीक आहे बक्सर च युद्ध झालं. चौसष्टले अन तिथून ठीक आहे दुहेरी शासनपद्धती लागू केली दुहेरी शासनपद्धतीत राजा निव्वळ लोकांना दाखवाले ठेवे या तुमचा राजा होय अन त्याच्या छातकाडावर ठीक आहे त्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन बंधुकीच्या गोळ्या हे झाडे अन अमाप त्याच्यपासून केला अन त्याच्यात प्रचंड पैसे भ्रष्टाचार झाला असं माहित पडलं अन तस काल मले स्वतः सापडलं त्या भ्रष्टाचारात

ठीक आहे. मुघल साम्राज्य होत काही भागात काही भागात दक्षिण भागात स्वतःचे राज्याचे स्वतःचे संस्थान होते. त्यांची त्यांची त्यांच्या त्यांच्या राज्यात सत्ता होती, पण चालू होत टिचण टाचण पण इंग्रज आल्याच्या नंतर

ची शिक्षण पद्धती आणली मग आपली मागास होती का मी असं म्हणून राहिलो आपली पद्धत शैक्षणिक पद्धत जगात topmost होती भारतात नावाजलेले university होत्या अन ज्या आजही जगात ज्याचा ठीक आहे नामूल्य वारंवार करण्यात येते का जगातले लोक भारतात शिकायला येत होते पण ते तक्षशिला आणि नालंदा university काळाच्या ओघात ठीक आहे आक्रमणात ठीक आहे. नेस्तनाभूत झाल्या. अन भारतीय शिक्षणपद्धती रसातीयाला गेली म्हणून इंग्रज त्यांची आणली इंग्लंड ची पद्धत विद्यापीठीय पद्धत म्हणते ह्या शिक्षण भारतातले लोक foreign मध्ये शिकायला जायला लागले अन त्यानले ठीक आहे तिथच्या लोकांना कस स्वतंत्र आहे आपल्याला काऊन नाही याची जाणीव व्हायला लागली म्हणून भारताचं संविधान या माणसाने लिहिलं doctor बाबासाहेब आंबेडकर अन त्याचा मसुदा समितीत जे सात लोक होते त्याच्यातले दोन तीन तर गलंगच होते तीन चार लोकांपासून सारी जिम्मेदारी doctor बाबासाहेब आंबेडकरांवर येऊन पडली आणि हेच एकमेव माणूस होते राज्यघटना समितीत निवडून आले सुद्धा नाही म्हणजे निवडणुकीत उभे राहिले तर पडले तर जवाहरलाल नेहरू ठीक आहे वल्लभभाई पटेल अन गांधीजीत बैठक झाली. का जो माणूस आपल्याले संविधान बनवण्यासाठी पाहिजे होता तो निवडूनच नाही आला गांधीजी म्हणाले काही करा त्याले आना त्याच्याशिवाय संविधान बनू शकत नाही. भलाई मतभेद झाले होते. पहा. म्हणून ठीक आहे. तुम्ही विचार करा. मतभेद झाले होते. गांधीजी च्या हेखेखोरापायी जो जातीय निवाडा जाहीर केला होता त्याच्यासाठी doctor बाबासाहेब आंबेडकरांना माघार पण घ्यायची होती पण महात्मा गांधीजी म्हणते, का ह्या माणसाले संविधान सभेत घेतल्या शिवाय संविधान पूर्ण होऊ शकत नाही. जर तुम्हाला भारताचं संविधान अजरामर बनवायचं असेल तर doctor बाबासाहेब आंबेडकर याना घ्यायला लागलं. म्हणून निर्णय झाला काँग्रेस committee चा doctor बाबासाहेब आंबेडकरांना संविधान सभेत घ्यायचं अन ह्या माणसाची पुण्याई होय की ज्याच्या राज्यघटनेवर सत्तर वर्ष हा राहिला ती राज्यघटना कशी तयार झाली त्यावेळेस आपण पायनार आहे राज्यघटनेचा प्रवास जर पाहिला आपण राज्यघटनेचा प्रवास पहा. भारताची राज्यघटना पहा. राज्यघटना कायले म्हणते तर कोणताही देश चालण्यासाठी त्या देशाचं सरकार कस वागायला पाहिजे त्या देशातल्या लोकांसाठी कोणते अधिकार असले पाहिजे सरकार कस वागायला पाहिजेन अन देशातल्या नागरिकांचे या देशाप्रती काय कर्तव्य आहे तर ज्या कायद्या चालते. ठीक आहे. त्याच पुस्तक म्हणजे त्या देशाचं संविधान किंवा राज्यघटना. ठीक आहे. मग आता पहा इथे काय लिहिलं आहे. ठीक आहे. भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न पहाबे

जशे जशे भारतीय लोक शिकत गेले त्यांनी मागणी केली की आम्हाला अशे अधिकार पाहिजे आम्हाला वृत्तपत्राचा स्वतंत्र पाहिजे आम्हाला तुमच्या विरोधात बोलायचं स्वतंत्र पाहिजे आमचे tax तुम्ही होय तुम्ही आम्हावर औकातल्या सारखे tax आकारून राहिले हे tax रद्द करा. हे स्वतंत्र टप्याटप्याने इंग्रजांनी दिलेल. सुरवातीले एखादे फक्त आम्हाला टकटक पाहायचा अधिकार होता. मग त्याच्यानंतर त्याच्यावर चर्चा करण्याचा अधिकार दिलला. मग त्याच्यानंतर मतदानाचा अधिकार दिलेला तोही पैश्यावाले लोकांना दिलेला मग आम्ही मागणी केली की आम्हाला द्या अस्पृश्य लोकायले ठीक आहे जे अस्पृश्य आहे त्यानले बी मतदानाचा अधिकार पाहिजे जे पैशेवाले आहे त्यांना पण पाहिजे व्यापारी आहे त्यांना पण पाहिजे जे मुस्लिम त्यानले बी पाहिजे तर मग इंग्रजांना वाटलं साले हे जास्तच अधिकार मागू राहिले आपल्याले घेणं नाही न देणं नाही मग आता पहा भारतामध्ये कायद्याचं राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न सतराशे त्र्याहत्तर पासून सुरु झाला अन सतराशे त्र्याहात्तरले इंग्रजायीन ठीक आहे जो पहिला कायदा केला होता regulative act सतराशे त्र्याहात्तर पहाबे regulative act केला होता डुकरेहो regulative act पासून त्यांनी भारतामध्ये वेळोवेळी कायद्यात्मक सुधारणा केल्या म्हणजे हे काय ने आपल्याला वीस वर्षाचा पाहुणचार देत. किती वर्षाचा? वीस वर्षाचा पाहुणचार देत. म्हणजे

वीस वर्षाचा होता म्हणजे पाहुणचार किती वर्षाचा होता वीस. त्यानंतर भारतीय लोक जेव्हा शिकून आले foreign मधून अरे वीस वर्षात आमची तीन पिढ्यात आमची तीन तीन सुधारणात्मक कायद्यात आमची अक्खी पिढी चालली जाते म्हणजे तीन सुधारणात्मक कायदे भारतीय लोकनले सुधारणा भारतीय लोक बोंबले नाही पाहिजे इंग्रजायीच्या विरोधात आवाज उठवला नाही पाहिजे म्हणून यानले ठीक आहे ओरडले भूक लागली त्यांना भूक लागली लोक ओरडायला लागले की यांचा हातात नाश्त्याची प्लेट देऊन द्यायचे नाश्त्याची प्लेट घ्या न मोकळे व्हा. ठीक आहे. खा पोहे नाही तर ठीक आहे direct पोहे पाण्यातून काढे साखर टाके अन साखर पोहे देऊन दे भारतीय लोकायले हे असं इंग्रज काम होत म्हणून तुम्ही जर पाहिलं तुम्ही पहा regulating act केला सतराशे त्र्याहत्तर त्याच्यानंतर सतराशे त्र्यान्नव पहा कायदे कशे झाले सतराशे त्र्याहत्तर सतराशे त्र्यान्नव त्याच्यानंतर अठराशे तेरा पहा वीस वीस वर्षाचा फरक आहे कायद्यातला फरक पहाबे वीस वीस वर्षां हे कायद्यात सुधारणा करे कायद्यात सुधारणा म्हणजे काय जस राज्यघटनेत दुरुस्ती करते न तश्या जुन्या कायद्यात दुरुस्त्या करायच्या

charted act झाला अठराशे तेरात charted act झाला अठराशे तेहतीस ते अठराशे तेराच्या कायद्यानं एक लाख रुपये भारतीय तिजोरीतील शिक्षणावर खर्च करण्याची तरतूद करण्यात आली अठराशे तेहतीस चा कायदा झाला अठराशे त्रेपन्न चा कायदा झाला अठराशे त्र्याहत्तर चा कायदा झाला तुम्ही पहा कसे वीस वीस वर्षाने पाहुणचार आहे ठीक आहे मग ठीक आहे अठराशे ठीक आहे ऐक्यान्नवचा का त्र्यांन्नवचा कायदा आहे. ठीक आहे.

वर्षांन तुम्ही आम्हाला पाहुणचार देता पाहुणचार लवकर देत जा भूक लागून जाते आम्हाले तुम्ही पहा मग कायद्यात्मक सुधारणा एकोणविशे नऊ चा मोर्लेमिंटो कायदा ठीक आहे एकोणविशे एकोणवीस चा कायदा ठीक आहे एकोणविशे एकोणवीस चा पहा एकोणविशे नऊ चा मोर्लेमिंटो कायदा एकोणविशे एकोणवीस चा ठीक आहे चा कायदा मग एकोणविशे एकोणतीस ला sponsor देणार होता त्यासाठी या चोरांनी सायमंड commission आणलं होत महान भारतातले शिकलेले लोक होते त्यांचं म्हणणं होत का आम्हाले एका तरी member ले त्याच्यात घ्यायचं होत तुम्ही सात जणांचं एक committee नेमली की दोन हजार एकोणविशे एकोणतीसले आम्हाले जो कायद्यात्मक सुधारणा देणार आहेत तर आमच्या समक्ष आम्हाला माहित कुठे भोगदाळ आहे आमचे ते बुजवायचे कशे ते आम्हाला माहित पोट्टेहो तुम्ही तिथून त्यांना नेमलं त्याच नाव होत त्याच अध्यक्ष होत सर जॉन सायमंड हा सात जणांची समिती घेऊन भारतात आलं तर भारतात त्याच्या विरोधात नारे लागले ठीक आहे सायमंड go back म्ह्णून तर ते भारतात येऊन शिपारशी करणार होत ते राष्ट्रीय लोकांच्या काँग्रेसच्या ठीक आहे मुलाखती घेणार होत मुस्लिम च्या अस्पृश्य लोकांच्या जे प्रतिनिधी आहे त्याच्या मुलाखती घ्यायच्या त्याच्या संस्थयिकांच्या मुलाखती घ्यायच्या आणि दस्तऐवज draft इंग्रज साकारले ब्रिटन सादर करणर होत अन त्याच्यावर ठीक आहे त्याच्यावर ते charted act किंवा ठीक आहे charted act एकोणविशे ठीक आहे एकोणतीस त्यांनी सादर केला असता कारण पाहुणचार किती वर्षाचा होता तर पाहुणचार द्यायचा होता दहा वर्षांनी एकोणविशे नऊ एकोणविशे एकोणतीस ठीक आहे एकोणविशे एकोणतीस आणि next कायदा एकोणविशे एकोणतीस ने ठीक आहे व्हायला पाहिजे होता पण झालाच नाही या काही जाहीर दिला नाही आपल्याले एकोणविशे एकोणतीसले सायमन कमिशन गो बॅक चे नारे लागले सायमन कमिशन ले अजिबात एकाही भारतीय माणसानं ठीक आहे मुलाखत दिली नाही राष्ट्रीय काँग्रेसच्या त्याच्यामुळे त्या वेळेचा जो पंतप्रधान होता त्याले वाटलं का झालं आता जर आपण याच्यावर कायदा केला तर पूर्ण पहिले go back नारे लागले पुन्हा भारतात रोष निर्माण होईल आता काही खरं नाही झालं

सविनय कायदेभंग आंदोलन चालू केलं होतं आणि बुड्याले उचलून दांडी यात्रेचे झाल्यानंतर बुड्याले धरल आणि जेलमध्ये टाकून दिलं आमच्या बुवा ले गांधीजीले आता गांधीजीले जेलमध्ये टाकल्यानंतर काय म्हटलं गांधीजी ले

राष्ट्रीय काँग्रेस चा एकही प्रतिनिधी पहिल्या गोलबेज परीक्षेत गेला नाही पाहत बसला एकही काँग्रेस चा आला नाही मग आम्ही भरवली कशासाठी परिषद ये भावा भारताचा होता त्याले म्हणले ये भावा जाणारे भावा म्हणे बुआजींकडे बुआजिले आन राष्ट्रीय काँग्रेस चे लोक अन दुसऱ्या गोलबेज पहिल्या गोलबेज परीक्षेत fail गेली तेव्हा दुसऱ्या गोलबेज परीक्षेला गेला ते जैलमध्ये होते बुवाजी त्याच्यात झाला जैलमध्ये गेल्यावर बुवाजी तुम्हाला चांगले वाटते बुआ आमचा पंप्रधान काय ऐकून नाही राहीला हो का मग काय मटण बिटन चालणार आहे का तिकड आणून बे मटन नव्हते खात ठीक आहे मग पाहुणचार द्यायचा कायद्यात्मक सुधारणा द्यायच्या तर भारतात महात्मा गांधीजींना त्या ठीक आहे पुण्याच्या ह्याच्यात होते तर गांधीजीले म्हणे बुआजी तुमच्या कोणत्या कोणत्या मागण्या आहे सांगा बरं आमचा पंतप्रधान म्हणतो तुम्हाला आनाच तुम्ही इंग्लंडले चलाच माझेसोबत नाही तर मले तर बुआजींनी सांगितलं की आमचे जे जे संविनय कायदेभंगात तुम्ही अटक केली त्यांले सोडा ठीक आहे अजून म्हणे जे आमच्यावर अन्याय आणि ज्याचा कायदा आहे ते रद्द करा ठीक आहे करतो काही tension नका घेऊ तुम्ही माय ऐका तुम्ही तुम्ही आंदोलन माघे घ्या न माझ्यासोबत इंग्लंडले चला ठीक आहे म्हणे गांधीजी गांधीजी याच्यात गांधी करार पहिली गोलबेज परिषद झाली त्याच्यानंतर गांधी करार झाला या करारानुसार गांधीजी इंग्लंडला गेले न तिथे गोलबेज परिषद केल्याबरोबर म्हणते आम्हाला पूर्ण सात हजार पाहिजे अरे झाले कारे बुआ म्हणते हे direct स्वातंत्र मागते म्हणते अरे बुवाजी आम्ही आलो कायसाठी आम्ही settlement करायला आलो तुम्ही डायरेक्ट स्वातंत्र मागू राहिले घेणं नाही देणं नाही स्वातंत्र देता का देशील तर दे स्वातंत्र बितंत्र काही भेटत नाही बुआ काय समजावणारे बुआ हे काहून असं करत भो direct